लिब्रिऑफिस बसे च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म मध्ये पुष बटन कसे समाविष्ट करायचे हे शिकणार आहोत
मागील ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म मध्ये लिस्ट बॉक्स फॉर्म कंट्रोल समाविष्ट करण्याबद्दल शिकलो
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म मध्ये पुष बटन कसे समाविष्ट करायचे ह्याबद्दल शिकणार आहोत
बेस प्रोग्रॅम सुरू नसल्यास तो प्रथम आपण सुरू करू या
आपला लायब्ररी डेटाबेस उघडा
तो कसा उघडायचा ते आता तुम्हाला माहित असेलच
फाइल मेनू मधील ओपन वर क्लिक करून लायब्ररी डेटाबेस निवडा
आता आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये आहोत
मागील ट्युटोरियलमध्ये आपण ज्यावर काम केले तो बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स हा फॉर्म उघडा
त्यासाठी डाव्या पॅनेल मधील फॉर्म आयकॉनवर क्लिक करा
आणि नंतर उजव्या पॅनेलमधील बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स वर राईट क्लिक करा
आता एडिट वर क्लिक करा
आता आपण फॉर्म डिझाइन विंडो मध्ये आहोत
आपल्या फॉर्म मध्ये पुष बटण समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यापूर्वी मेंबर नेम्स साठी अजून एक लिस्ट बॉक्स बनवू या
मागील ट्युटोरियलमध्ये आपण दुसरा लिस्ट बॉक्स बनवण्याची असाइनमेंट केली होती
प्रथम आपण मेंबर नामे ह्या लेबलच्या उजवीकडील टेक्स्ट बॉक्स काढून टाकू
त्यासाठी टेक्स्ट बॉक्स वर right क्लिक करून कट वर क्लिक करा
टेक्स्ट बॉक्स डिलिट झाला आहे
पुढे आपण formवरील घटकांची रचना करू या
लिस्ट बॉक्सना टेक्स्ट बॉक्सपेक्षा जास्त जागा लागत असल्यामुळे आपण formवरील घटक जरा आणखीन खाली सरकवून घेऊ
कसे ते पाहू
प्रथम फॉर्म मधीलBook तितले लाबेल खालील सर्व घटक आपण सिलेक्ट करून घेऊ
त्यासाठी आपण क्लिक ड्रॅग आणि ड्रॉप पध्दत वापरू या
सिलेक्ट केलेल्या भागावर क्लिक करून सरळ खाली ड्रॅग करा
त्यामुळे बुक तितले लेबलशी संबंधित पहिल्या लिस्ट बॉक्स ला आता पुरेशी जागा झाली आहे
मेंबर नामे लेबलसाठी देखील त्याच स्टेप्स पुन्हा करा

आता मेंबर नामे ह्या लेबलच्या डावीकडे असलेल्या दुस या लिस्ट बॉक्स वर क्लिक करून ड्रॅग आणि ड्रॉप करू या
ही लिस्ट बॉक्स उजवीकडे आणून formमधील इतर घटकांशी जुळवून घ्या
कीबोर्डवरील कंट्रोल स् ह्या शॉर्टकट च्या सहाय्याने आपण formवर केलेले काम सेव्ह करू या
आता आपण फॉर्म मध्ये पुष बटणे समाविष्ट करण्यास तयार आहोत
पुष बटण हे फॉर्म कंट्रोल चे अजून एक उदाहरण आहे
आपण ओक कॅन्सेल नेक्स्ट आणि फिनिश ह्या पुष बटणांशी परिचित आहोत
आपण बेसमध्ये ही पुष बटणे आपल्या फॉर्म मध्ये समाविष्ट करू शकतो
आणि त्यावर क्लिक केल्यानंतर विशिष्ट कृती करण्याची सूचना देऊ शकतो
तसेच सावे उंडो किंवा डिलीट ही पण Pushबटणाची काही उदाहरणे आहेत
कसे ते आपण पाहू
आता येथे इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे आपण आपल्या फॉर्म मधील सर्व घटकांच्या खाली चार पुष बटणे समाविष्ट करू या
त्यासाठी आपल्या फॉर्म डिझाइन विंडोवर परत जाऊ
आणि फॉर्म कंट्रोल्स टूलबार मधील पुष बटणावर क्लिक करा
आपल्याला परिचित असलेल्या ओक बटणासारखा हा आयकॉन दिसेल
आपला माउस पॉइंटर अधिकच्या चिन्हासारखा होईल
आता आपण फॉर्म मध्ये पहिले बटण इतर सर्व घटकांखाली डाव्या बाजूला क्लिक ड्रॅग आणि ड्रॉप पध्दतीने काढू या
आपण त्याचा आकार बदलू या
आता वरील सर्व स्टेप्स पुन्हा तीन वेळा करा
आपल्याकडे अजून तीन बटणे आहेत आणि सर्व एका आडव्या ओळीत अलिग्न झाली आहेत
आपली फॉर्म वर पुष बटन्स काढून झाली आहेत
आता आपण त्यांची नावे बदलू या
त्यासाठी पहिल्या बटणावर डबल क्लिक करा
आपल्याला प्रॉपर्टीज विंडो दिसेल
येथे लेबलसमोरSave रेकॉर्ड असे टाईप करा
आता formवरील दुस या बटणावर क्लिक करा
आणि प्रॉपर्टीज विंडो मध्ये आपण लेबलसमोर उंडो चेंजेस असे टाईप करा
तिस या आणि चौथ्या बटणावर अनुक्रमे डिलीट रेकॉर्ड व न्यू रेकॉर्ड असे टाईप करा
आता आपण त्यांचे कार्य ठरवू या
त्यासाठी सावे Recordबटणावर क्लिक करा
आणि प्रॉपर्टीज विंडो मध्ये एक्शन हे लेबल दिसेपर्यंत खाली स्क्रोल करा
येथे ड्रॉप डाउन लिस्ट बॉक्स वर क्लिक करा आणि मगSave रेकॉर्ड वर क्लिक करा
इतर तीन बटणांसाठी ह्याच सूचनांचे पालन करा
उंडो चेंजेस बटणासाठी उंडो चेंजेस ही Actionनिवडा
डिलीट रेकॉर्ड बटणासाठी डिलीट रेकॉर्ड ही Actionनिवडा
न्यू रेकॉर्ड बटणासाठी न्यू रेकॉर्ड ही Actionनिवडा
अशाप्रकारे आता आपण पुष बटन्स समाविष्ट केली आहेत
कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल स् च्या सहाय्याने आपला फॉर्म सेव्ह करून ही विंडो बंद करा
पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आपल्या फॉर्म मध्ये अजून तीन साधे बदल करणार आहोत
नंतर आपण दाता एंट्री आणि दाता अपडेट करण्यासाठी formचा वापर करणार आहोत
उदाहरणार्थ जेव्हा लायब्ररीचा सभासद पुस्तक परत करेल तेव्हा आपण ह्या formच्या मदतीने ही माहिती डेटाबेसमध्ये अपडेट करू शकतो
आता असाइनमेंट करू
फॉर्म मध्ये चौथ्या पुष बटणाशेजारी पाचवे बटण समाविष्ट करा
आणि वापरण्यापूर्वी फॉर्म रिफ्रेश करून घ्या
खाली पुढच्या ओळीवर चार बारीक पुष बटणे समाविष्ट करा
ज्यांच्या मदतीने आपण रेकॉर्ड्स मध्ये नेव्हिगेट करू शकू
आपण बेसवरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात आपण फॉर्म मध्ये पुष बटण समाविष्ट करण्याबद्दल शिकलो
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद